हिवाळ्यात येतील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. त्यामुळे येथील पर्यटकांची संख्या जास्त असते. गावात शुद्दिकरण केलेले पाणी पाण्याचे श्रोत असल्यामुळे गाव हे अं आजार मुक्त आहे. गावात उघडी गटारे वगेरे आहेत. पाण्याची जलश्रोतामध्ये सोडले जाते त्यामुळे पाण्याचा साठा एक ठिकाणी होत नाही गणपती पुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व विख्यात आहे जर एथील समुद्र किनारा ही खूप प्रसिद्ध आहे. पश्चिम अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. गणपती ची मूर्ति डोंगराच्या बाजूला घासल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रम प्राप्त आहे असते. एक किलो मीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र वाळूचा किनारा आणि नारळ पोकळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. आणि इथे पर्यटकाची अतिशय गर्दी पाहावयास मिळते. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय असल्यामुळे पर्यटन स्थळ थोडी चालना मिळते. हम्म गणपती पुळे हे मुंबई पासून तीनशे किलो मीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा रास्त्रिय महामार्ग सासस्ट वरुन जाताना निवळी ह्या फाट्यापासून आत मध्ये तेत्तीस बत्तीस किलो मीटर अंतरावर गणपती पुळे आहे वसलेले आहे. रत्नागिरी शहरातून पर्यायी मार्ग आहे. गणपती पुळे आणि आस पासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. गणपती पुळ्याला सुंदरस समुद्र किनारा लाभलेला आहे. गणपती पुळ्याला गणपती पुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एस टी ची एस याड bus सेवा आहे. जवळच भंडारा पुळ मुळे हे सुंदर गाव आहे. भंडार पुळा गावाचे समुद्र किनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर सहा किलो मीटर अंतरावर नेवरे गाव आहे. नेवरे गावचे गावाजवळ रूचीबन आता परीक्षा परीक्षा म्हणजे मुलांसाठी एक भीतीदायक विषयचे तो, भीतीदायक घटना परीक्षा म्हंटले कि, तर आपला थरकाप व्हायला होतो. भीती वाटू लागते खरतर भीतीच कारण नसत पण आपण विनाकारण त्या बऱ्याश्याला थोडस घाबरून जातो.

आपण काय करतो परीक्षेचे दिवशी नव्हे तर केव्हा केव्हा जी मुद्दामच अभ्यास करणारी मुलं असतात ती एक एक महिना अगोदर अभ्यासाला सुरुवात करतात त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. त्यांना tensio वगैरे नसते कि, मी घाबरते किंवा घाबरतोय असे काही वाटत नाही. पण काही काही मुलं काय असतात कि पेपरच्या दोन दिवस पहिले अभ्यास करतात आणि मग त्यांना खूप tension येत आणि नंतर मग copy करा असं करा तसं करा हे सगळं चालत हे खूप शाळेमध्ये असू दे कॉलेज महाविद्यालयांमध्ये असू दे खूप प्रकरण चालतात आपला तयारी कस करणार आपण परीक्षेसाठी म्हणजे काय काय आपल्याला करावं लागतं आता आपला प्रोजेक्ट्स आहेत. assingments आहेत किंवा अभ्यासाच्या notes आहेत ही परीक्षेची तयारी करत असताना तर सर्वच एका ठिकाणी ठेवल्या पाहिजेत आपण म्हणजे इकडे तिकडे टाकू नये कि बाबा अं teacher ने project दिला आहे जसे project ची information तर project आपण जपून ठेवला पाहिजे ते कुठेही न टाकता बॅगेमध्ये आपल्या व्यवस्थित ठेवल पाहिजे किंवा अनेक विषयांचे आपले notes असतील ते सुद्धा एका बॅगेमध्ये जपून ठेवले पाहिजे जेणेकरून ते आपल्याला परीक्षेच्या time ला आपल्याला व्यवस्थित मिळतील आणि आपण त्याचा अभ्यास व्यवस्थित प्रकारे करू शकतो.

असं केलं तर अभ्यास आपला खूप सुलभ होईल. आपण काय करतो अभ्यास करताना जे वेळे ना स्वतःला सर्व विघटक घटनांपासून स्वतःला दूर ठेवला पाहिजे. पहिला म्हणजे mobile दूर ठेवला पाहिजे त्याला मोबाईल आपण अभ्यासाच्या time ला थोडावेळ आपण का एक, दोन, तीन तास अभ्यासाला आपण बसलो तर mobile आपण silent वर ठेऊन दिला पाहिजे म्हणजे आपला phone मधे मधे वाज वाजला तर त्याने आपल्याला disturb होऊ शकत

जागेतील अं एका room मधील कोपरा निवडावा जेणेकरून ते काहीही कुठलाही गोंगाट कुठलाही आवाज नसेल एकदम शांतता असेल जस कि, अगदी टाचणी पडून दे तरी त्याच्या आवाज येईल इतकी शांतता द्यावी. आणि काय करायचं कि आपल्याकडे ना एक स्वतंत्र अभ्यासासाठी ना एक खोली पाहिजे तिथं आपला चांगला अभ्यास होतो आणि ती खरी उत्तम आहे. आपण काय करायचं अभ्यासाठी अशी कि जिथे मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पडत असेल आणि आपण ज्या खोलीत अभ्यास करणारना तिथे गेल्यावर आपल्यालाना एक सकारात्मक भावना झाली, पाहिजे म्हणजे तिथे गेल्यावर अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे असच नाही होत कि नुसत गेलं त्या Room मध्ये बघून, बघून आलो बसलो तिथे असं होत नाही. कि तिथे आपण गेल्यावर सूर्यप्रकाश चांगला व्यवस्थित ती शांत जागा आणि मग आपल्याला अभ्यासाची झालेली अं निर्माण झालेली आवड हे सगळं स्वतःहून आपल्याला आवड त्या गोष्टीची निर्माण झाली पाहिजे आता काय होत कि आपण ना अभ्यास जेव्हा करतो त्यावेळीआपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे काय मी देखील हे करते कि अं अभ्यासाचं ना असं एक चांगलं वेळापत्रक बनवून ठेवायचं म्हणजे परीक्षा असू दे त्याच्या पहिलेच बनवून ठेवायचं, म्हणजे काय होत कि college मध्ये आपल्या एक महिना अगोदरच ना अं notice board वर लावलं जात आपण मग त्याप्रमाणे ना अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपण आपलं एक student च्या नात्याने एक विद्यार्थाच्या नात्याने ना ते वेळापत्रक तयार करायचं असतं. कि मी तस अनुकर अनुसरण करायचं असत कि कस आहेना कोणतंही काम करायचं असेल तर त्याच नियोजन हे आपल्याला करणं गरजेच आहे. आता काय होत कि आपल्याला शंका असेल तर त्याचवेळी ती शंका शिकवताना तो एक विचारून घ्यायची आणि ते काय म्हणताय ना ते लक्षपूर्वक ऐकायच काय करायचं कि परीक्षांसाठी ना एक वेगळी notebook ठेवायची म्हणजे अजून जर कोणत्याही जर शंका असेल तर ते आपण एका मित्र मैत्रिणींना जरी call करून जर विचारली तर ते सांगतील आणि किंवा शिक्षकांना phone करून विचारलं तरी ते सांगतील. काय होत आपण परीक्षेच्या वेळेला groupstudy करतो. ते खरं तेच चांगलं आहे. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी बसून आपण चौघ असू दे पाच जण असू दे आपण groupstudy करतो. Groupstudy केल्याने काय होत कि आपल्याला कुठलाही concept कोणताही विषय, कोणताही topic असू दे आपल्याला तो अधिकाधिक clear होतो. म्हणजे कोणताही आपल्याला समजा अडचण असेल त्याच्यामध्ये एखाद समजा गणित समजत नसेल, एखादा formula समजत नसेल त्याचा आपल्याला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगेल तर ते आपल्याला जास्त प्रकारे समजत आणि पेपरात जर तोच प्रश्न आला तर आपण पूर्णपणे व्यवस्थित चांगल्यारीत्या देऊ शकतो. आणि आपण marks प्राप्त करू शकतो. आता काय करायचं सगळ्यांनाच चांगले mark हवे असतात. कोणाला कमीची अपेक्षा कधीच नसते सगळ्यांना जास्त mark हवे होते. सगळ्यांना पुढे जायचं असत. आता चांगले Mark मिळवण्यासाठी आपण काय करतो कि Topar सारखा अभ्यास करतोय म्हणजे आपल्या वर्गात आता Topar हे खूपच असतात अभ्यास करणारी मुलं Scolar तर त्यांच्या आपण त्या गटात ना बसून अभ्यास करायचा जेणेकरून आपण पण तस त्यांच्यासारखे होऊ, त्यांच्यासारखे वागू, त्यांच्यासारखे अभ्यास करायला लागू. तसच एखादा धडा वाचून दुसऱ्या त्याचा अर्थ समजावणं हे सुद्धा आपण करू शकतो त्याने सुद्धा दुसऱ्याला सुद्धा त्याची मदत होऊ शकते. म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट जर येत असेल तर ती दुसऱ्याला ज्ञान हि सांगितली त्याचासुद्धा चांगलाच आपल्याला आनंद होतो आणि त्यालासुद्धा खूपच त्याचा फायदा होईल. आणि काय करायचं सतत अभ्यास कधीच करायचा नाही. थोडा थोडा त्यामध्ये ब्रेक घेतला पाहिजे म्हणजे सकाळ पासून ते रात्री पर्यंत नुसता अभ्यास करायचा तर असं अजिबात करायचं नाही हे जर कोणी करत असेल तर हे खरच खूप चुकीची गोष्ट आहे काय करायचं अधून मधून ना अभ्यास करताना आपण पानी प्यायच आणि काय करायच परीक्षा असताना आपण आपल जेवणाची पद्धत, जेवणाची वेळ हि एक ठरवलेली असावी आणि जेवणात काय करायच कि तेलकट तुपकट आणि मसालेदार गरम पदार्थ बिलकुल खाऊ नयेत. साध simple वरण भात normal आपण जे जेवण जेवतो ते जेवले पाहिजे कारण आपण त्यावेळी कस एकतर परीक्षेचं Tention असत त्यात आपण असं मसालेदार जेवण आपल्याला त्याच्याने आपली तर तब्येत बिघडू शकते परीक्षेच्या दिवशी ते पण त्यामुळे आपण Avoide केल पाहिजे तेलकट Oili खाण किंवा मसालेदार खाण हे सगळं आपण तिथे Avoide केल पाहिजे असं जर आपण नियम पाळले तर ते खूप आपल्याच उपयोगात येईल आणि आहे. ना कि हे आपण आता बहुरता पण बहुमत असतो कि जुन्या परीक्षेचे जे paper असतात ते घेऊन आपण paper चा अभ्यास करतो जे आपल्या वाचनालयामध्ये उपलब्ध असतात आपल्याला नोटीससुद्धा येते कि तुमच्याकडे अं जुन्या paper हवे असतील तुम्हाला तर घेऊन घ्या. कारण मी सुद्धा घ्यायचे कि ते paper रांचा आपण जास्तीत जास्त ज्यांना खूपच mark हवे असेल त्यांनी त्या paper चा अभ्यास करायचा आणि त्या paper चा जास्त mark हवे असं नाही पण अभ्यास paper चा केला ना कि आपला पूर्ण म्हणजे अधिकाधिक आपलं knowledge अजून जास्त वाढत त्याने आपल्याला त्या paper ने असं समजते कि आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये कोणते कोणते प्रश्न येणार आहेत कोणत कोणते कोणते वेगवेगळे रिकाम्या जागा असू दे चूक कि बरोबर असू दे किंवा मोठे प्रश्न असू दे कोण काय काय कस येणार आहे. paper च pattern काय आहे. एक आपल्याला त्याची idea येते. म्हणून आपण काय करायचं कि परीक्षेच्या आदल्या दिवशी जुने paper च परीक्षेच्या एक दिवस आधी नव्हे तर चार, पाच दिवस आधी

मुख्य भाग काय केलं पाहिजे तर गणिताचे paper आपण solve केले पाहिजेत. एक, दोन नव्हे तर तीन, चार असे solve केले पाहिजेत. जेवढ आपण गणिताची practice करू तेवढा आपल्याला जास्त आपलं गणित पक्क होईल आणि आपण त्या विषयामध्ये जास्त scoring करू जास्त mark प्राप्त करू असं नाही कि फक्त गणिताचच पूर्ण जे बाकी जे theory subject आहेत ते सुद्धा आपण

जुने Paper बघा किंवा तुम्ही Solve केलेले Paper बघा त्यातून आणि अनेकदा आमच्या म्हणजे खूपच असा मी तर खूपच अनुभवला आहे कि जुन्या Paper ची Practice केलेली. असते त्यातून तूनच प्रश्न विचारले जातात हमखासपणे आणि मग आपण काय करतो कि परीक्षेच्या time ला आपण असं असं करतो अरे हे यार आपण आता बघितलेला हा question पण आता मला आठवत नाहीये काय होताना माझं पण एक एकदा असं होत कि ऐन time ला आपण भरपूर वाचून जातो पण त्या time ला ना काहीही आपल्याला सूचत नाही म्हणजे सगळे भरपूर उत्तर आपल्या डोक्यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला काहीच सुचत नाही. खरतर आपण त्याचा व्यवस्थित पणे अभ्यास केला पाहिजे म्हणजे कोणताही paper असला कोणत्याही विषयाचा तरी त्याच नियमाने आपण त्याचा जोमाने त्याच energy ने आपण त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आता कस आहे कि जो GroupStudy करतो ज्यात कुठलीही शंका असू दे समजा मला कधी आता आम्हीसुद्धा करायचो आम्हाला कोणती शंका असली तर आम्ही एकमेकांना अशी शंका

कि मग व्यवस्थित समजाऊ आणि आपल्याला अगर नाहीच समजलं शाळेत जर शिक्षक किंवा college मध्ये तरी शिक्षक आपल्याला समजवतच नाही असं काय म्हंटल तरी आपण ते विचारायचं आणि आपल परीक्षेच्या भ एक महिना किंवा दहा दिवस अगोदर भरपूर प्रमाणामध्ये वाचन करायचं वाचन केल्याने काय होत कि आपलं तेवढंच तो जो धडा आहे लक्षात राहतो आणि सूत्र आहेत गणिताची सूत्र सुद्धा आपण ना लिहून काढली पाहिजेत मी असं खूपदा अनुभवलं आहे कि ना गणिताची सूत्र आपल्या हाताखालून गेली तर अधिकाअधिक ती डोक्यात राहतात अधिकाअधिक लक्षात राहतात त्यामुळे आपलाला Papera मध्ये चांगला फायदा होतो. कि आपल्याला पाठ होऊन जातात आणि कोणताही विषय असू दे एकदा तरी त्याच लिखाण ही केलच पाहिजे. लिखाण हे एक खूप अतंत्य महत्वाचं आहे. आपण नुसत वाचून काहीही होणार नाही आपण जर ते हाताखालून काढलं हाताखालून लिहिलं किंवा एखादा प्रश्न असू दे किंवा एखाद गणित असू दे किंवा एखाद समीकरणाच सूत्र असू दे काहीही असू दे पण ते आपण लिहिलं एका वहीत एका पानावर तर ते उत्कृष्टपणे आपल्याला व्यवस्थितपणे समजेल आणि तेच आपण परीक्षेत जर आल तर अधिकाअधिक mark आपण त्यात मिळवू अधिकाअधिक चांगले व्यवस्थितपणे लिहू अस आपण practice केली पाहिजे. आता आपण अस म्हण कधीही आपण अभ्यास कसा करतो. आता कस होत कि आपण अभ्यास करताना ना फक्त लक्ष हे आपल्या अभ्यासाकडेच ठेवलं पाहिजे म्हणजे आता एका room मध्ये आपण बसलोय शांत पणे ती जागा सुद्धा शांत आहे म्हणजे पण आपण काय करतो कधीकधी आपल्या चुकीने phone वैगरे silent वर ठेवायचे राहून जाते मग काय होत कि काहीही message

थोड्यावेळ अभ्यास करायचा थोड्यावेळ mobile use करायचा तो परत थोड्यावेळ अभ्यास परत mobile use हे खरतर चुकीच आहे म्हणजे contuniesly जर तुम्ही दोन तास अभ्यास केला` केलात ना तर त्याचा परिणाम तर त्याचा परिणामही तुम्हाला चांगला मिळेल पण तेच जर तुम्ही काय केलत एकदम अश्या आवाज ह्याच्यात गजबज असणाऱ्या गोंगाट असणाऱ्या ठिकाणी जर अभ्यास केलात किंवा TV चालू आहे समोर हा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अगर जर तुम्ही अभ्यास करताना TV बघतायेत तर ती चुकीची गोष्ट आहे. तुमचा बिलकुल अभ्यास होणार नाही तिथे तुम्ही काय करायचं व्यवस्थितपणे शांत ठिकाणी एका room मध्ये बसायच आणि अभ्यास करायचा त्याच्याने अभ्यासातही लक्ष चांगल लागेल आणि आपल्याला अगदी एखाद गणित सोडवतोय मग त्याची पद्धत कशी आहे. मग त्याच समीकरण काय हे सगळं आपल्याला व्यवस्थित समजेल आणि आपण

ती जागा कशी हवी एकदम शांत हवी ना तिकडं कस हवं कि सूर्यप्रकाश हा जास्त यायला पाहिजे आणि अगदीच अंधारात पण अभ्यासाला बसू नये कि जिथे अंधार आहे सूर्यप्रकाशातच बसायच पण एक शांत ठिकाणी बसायच आणि mobiletv हे थोड्यावेळासाठी जेवढावेळ आपण अभ्यास करतोय तेवढावेळ थोडावेळ ते बंद ठेवायच आणि अभ्यास शांत चित्तानं अभ्यास करायचा हा आपण परीक्षामध्ये शांत चित्ताने काय होत शांत चित्ताने आपण अभ्यास केला कि आपण परीक्षेत सुद्धा व्यवस्थित जास्त mark प्राप्त करू शकतो जास्त scoring करू शकतो आणि मी सांगितल्याप्रमाणे खाण्यावरसुद्धा बंधन बंधन ठेवायची जास्त तेलकट तुपकट खायचं नाही परीक्षेच्या time ला normal जेवण जे light जेवण असत ते जेवायचं असत आणि पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायचं असत. अजून आपण paper जे मी सांगितल्याप्रमाणे जुन्या पेपरची भरपूर भरपूर प्रमाणामध्ये practice करायची असते ते solve करायचे असतात आणि मी सांगितल कि कोणताही प्रश्न असू दे कोणत्याही गणिताच सूत्र असू दे, ते आपण हाताखालून काढलं पाहिजे. पाचवेळा का होईना ते जे गणिताच सूत्र आहे ते पाचवेळा एकदा लिहिलं तर ते आपल्या डोक्यात पक्क होऊन बसत म्हणजे.

आपण त्या Time ला अभ्यास करतो आणि मग हेच आपल्याला परीक्षेत दिसून येत कि आपण चांगला अभ्यास करतोय आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे पहिले म्हणजे ना परीक्षेच TimeTable आल्यावर वेळापत्रक तयार करा आणि वेळापत्रकानुसार अभ्यास करा. म्हणजे काय कि तुम्हालासुद्धा त्याचा व्यवस्थितपणे स्वतःवर परिणाम दिसून येईल कि आणि परीक्षेतसुद्धा आपण व्यवस्थितपणे उत्तर लिहू शकू कि वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा दोन दोन तास एकेका थोडा थोडा तास द्या म्हणजे फक्त गणिताचाच अभ्यास दोन तास करतोय अस करू नका थोडा एक तास अं अगदी आपण मराठी घेऊया किंवा एक तास आपण economics वगैरे घेऊया असं तुम्ही ठेवलं तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल एकाच विषयाला जास्त तास देऊ नका प्रत्येक तासाला प्रमाण ठेवा आणि बाकी तुम्हाला अजून काय त्याच्यावर बोलायच असेल तर तुम्ही तुमच्या idea सुद्धा आम्हाला सांगू शकता आणि ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. Hello sir

आज आपण entertainment या विषयावर चर्चा करू. Entertainment हा प्रत्येकाच्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक आहे.

Busy life च जगत राहिलो, तर जीवनाचा आनंद आपण कसा घेणार? म्हणून आपण entertainment स्वतःच्या जीवनामध्ये करणे खूप गरजेचे आहे. सारखं काम करून करून आपण खूप bore होतो. ते जीवन कंटाळवाण होतं. त्यामुळे entertainment आपण अं करायला पाहिजे. यामध्ये आपल्याला अनेक साधने आहे. त्यामध्ये TV आहे, mobile आहे. TV वर आपण का comedy show बघू शकतो serial बघू शकतो एखादी picture बघू शकतो.

आपण बघतो की entertainment मुळे आपलं कुठेतरी मन आनंदी आणि समाधानी किंवा आनंदी होतं जे boring life अशी बाजूला हो ना पण एक उत्साही आणि आनंदी जीवन जगू शकतो म्हणजेच entertainment हा जीवनातल्या खूप महत्त्वाचा घटक आहे. जरी त्याला आपण जास्त value देत नसेल तरीही त्याची आवश्यकता आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. कारण मानसिक आरोग्य जर उत्तम असं ठेवायचं असेल तर entertainment हा प्रत्येकाच्या जीवनातला घटक बनलाच पाहिजे. त्यावर तुम्हाला काय वाटतं sir? निश्चितच madam! तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आज आपण जसं बघत आहोत जसं धकधकीचं जीवन आहे. नऊ ते पाच काम करायचं, आणि संध्याकाळी घरी येऊन नुसतं झोपायचं. यामुळे मानसिक ताण जो आहे माणसाचा, तो वाढत आहे. आणि तो कमी करण्यासाठी कुठेतरी मनोरंजन म्हणजे entertainment हे खूप आवश्यक आहे. यामध्ये भरपूर सारे प्रकार येतात. कोणी मनोरंजन करण्यासाठी चित्रकला करू शकतो. कोणी TV पाहू शकता. कोणी

किंवा आता जे कृती केल्याने मनाला चांगलं वाटतं ते कृती केल्याने entertainment होतं. आणि यामुळेच आपला जो मानसिक ताण आहे तो खूप कमी होतो. आता आपण बघत आहोत की मुले मुले सतत mobile मध्ये खेळत असतात. त्या त्यामध्ये सुद्धा त्यांचा entertainment होतं. एक limit पर्यंत त्यांचा जे काय आहे पण limit च्या बाहेर गेल तर, ते सुद्धा घातक ठरू शकत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण Limit मध्ये करायला पाहिजे. परंतु entertainment च्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर हा खूप आवश्यक भाग आहे. आपल्या असल्यामुळे आपल्या चार लोकांमध्ये राहिल्यामुळे चार लोकांसोबत बोलल्यामुळे आपलं communication skills चांगलं होतं. मानसिक तणाव जो आहे तो कमी होतो. चार लोकांसोबत बोलायला लागल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण लोकांसोबत जास्तीत जास्त गप्पा मारू शकतो. गप्पा मारल्यामुळे

किंवा बाकी इतर तुमच्या आवडीची गाणी आहे ती सुद्धा तुम्ही ऐकू शकता. Entertainment मध्ये स्वतःला entertain करण्यासाठी तुम्ही ऐकू शकता असं मला वाटतं. आणि स्वतःचा mind जो आहे तो fresh ठेवण्यासाठी enter entertainment हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. असे मला वाटते. जे काही आपल्या मनाला बरं वाटेल ते आपण करायला पाहिजे.

अं त्याचप्रमाणे TV बघू शकतो, mobile बघू शकतो. परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत एक म्हणजे mobile आणि TV. यांचा जर अतिरेक झाला तर याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट limit मध्ये केली, तर त्याचा योग्य result आपल्याला मिळतो. कारण का आपण जर त्याचा अतिरेक केला, तर विपरीत परिणाम त्याचे आपल्याला side effects अं होणारच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने mobile आणि TV यांचा कितीपर्यंत वापर करायचा हेही मनाशी ठरवलं पाहिजे. मध्ये आपण बघतो की आपण एकमेकांशी विचारांची देवाण-घेवाण केली, त्यातूनही आपले entertainment होत असते. आपण समोरच्याशी मित्रांशी बोलत असेल तर आपल्या मनामध्ये असलेले जे विचार आहेत त्यांचे आदान प्रदान होते आणि एकमेकांना आपण अं काही गोष्टींची माहिती होऊ शकते आणि आपण एकमेकांना विचार share करून आपल्याला एखाद्या निर्णय घ्यायचा असेल, तर आपल्या मित्राकडून आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळू शकत. म्हणजेच आपण entertainment बरोबर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ करू शकतो. अं त्याचबरोबर आपण आपल्या आवडीच्या serial देखील बघून entertainment करू शकतो.

कारण अं शिक्षणामुळे किंवा अं आताच्या युगामध्ये अं धार्मिक गोष्टींना जास्त value देण्यापर्यंत आपण Entertain च्या माध्यमातून त्यामध्ये देखील अं पाया आपला तिकडे घेऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय sir? बरोबर आहे तुमचं madam. आज आपण बघत आहोत की धार्मिक serials आहेत त्या TV वरती येत आहेत त्या बघून आपलं मनोरंजन सुद्धा होतो तसेच आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भर पडते. आपल्याला जो इतिहास ज्ञात आहे, इतिहासकारांनी लिहिलेला तो TV serial च्या माध्यमातून आपण बघू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या इतिहासाची जाणीव होते. आपल्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी काय काय केले आहे, ते सुद्धा आपल्याला समजतं. त्यांची त्यांनी भूतकाळामध्ये त्यांनी केलेला चुका आपण वर्तमानामध्ये किंवा भविष्य काळामध्ये करू नये, ज्या आहेत त्या उपाययोजना करू शकतो. आणि आपल्या वागणुकीमध्ये सुद्धा लावू शकतो त्यामुळे entertainment ज्ञानासोबतच entertainment सुद्धा आपल्याला TV channel मुळे मिळतं. आणि entertainment हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या मानवी जीवनामध्ये मानू शकतो. कारण हा घटक जर माणसाच्या जीवनातून काढून टाकला तर माणसाचे जीवन अगदी एखादा यंत्रासारखा आहे ज्या ज्याला ना भावना असतात, ना काही असतं. त्यामुळे entertainment असणं ह्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे नाहीतर यंत्रामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही, यंत्रांना भावना कळत नाहीत. परंतु आपल्याला कळतात आणि त्या भावनांमुळेच आपण मनोरंजन करू शकतो. यंत्र हे मनोरंजन करू शकत नाही. हाच फरक आहे माणसांमध्ये

तुम्हाला गाणी ऐकायची असतील तर तुम्ही गाणी ऐकू शकता. तुम्हाला बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर फिरायला पण जाऊ शकता. या सर्व गोष्टींमुळे तुमचं जे पण काही आहे, मनोरंजन सुद्धा होत आणि थाकान -तणाव सुद्धा दूर होतो त्यामुळे entertainment हे मानवाच्या आयुष्यातील एक अतिशय अविभाज्य असा घटक आहे. खूप गर जो माणसाच्या मानसिक वाढीसाठी तणावपूर्ण जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं यावर तुम्ही म्हणता? हो sir तुम्ही म्हणले ते अगदी बरोबर आहे. कारण मानसिक आरोग्य हा माणसाच्या आयुष्याचा एक घटक आहे. कारण फक्त काम आणि काम किंवा अं धकधकीचं जीवन यामध्ये आपण machine सारखे होऊ. अं robot machine जशी जिला भावना नसतात इच्छा नसतात, तसं आपलं जीवन होऊन जाईल. म्हणजेच आपलं जीवन एक machine सारखं होऊन जाईल. भगवंताने आपल्याला दिलेलं जीवन हे machine सारखं न जगता full enjoy करू आपण जगलं पाहिजे यासाठी आपल्याला entertainment ची किंवा आपल्या इच्छा, आकांक्षा, भावना यां यांना देतील तेवढेच महत्त्व देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि आपण आपल्या अं जी आपल्या आनंदी जीवनाचा एक आनंद घेऊन आपले जीवन आपण जगू शकतो. यामध्ये आपण entertain मध्ये आपण आपल्याला आवडणारे छंद जोपासू शकतो. एखाद्याला पुस्तक वाचण्याचे सवय असते. कोणाला रांगोळी बनवण्याची, कोणाला चित्र काढण्याची, कोणाला खेळायला जाऊन cricket खेळण्याची असे विविध प्रकारचे छंद आणि अं वेगवेगळ्या पद्धतीने अनेकजण entertainment करत असतात स्वतःच. मग त्याच प्रमाणे आपण serials बघून

Entertainment मुळे आपल्या ज्ञानामध्ये देखील वाढ होते. विचारांची देवाणघेवाण होते. मन fresh होत. Mind आपलं एकदम अं fresh होत. आणि आपण एकदम जोमाने कामाला लागू व आणि जो result आपल्याला मिळेल तो खूप चांगला राहील कारण की खूप थकलेल्या mind ने आपण काम कमी करतो. आणि fresh mind ने आपले काम कमी वेळामध्ये खूप जास्त प्रकारे होते, हा result शास्त्रीय वैज्ञानिकांनी लावलेला शोध आहे. यावर तुम्हाला काय वाटतं sir?

जी productivity आहे ती वाढते, यामुळे एकंदरच मनुष्य जातीला फायदा होतो. तर अशाप्रकारे आपण entertainment करू शकतो. मानवाने entertainment हा जो विषय आहे तो आयुष्यामध्ये ठेवायलाच पाहिजे. मला असं वाटतं की माणूस म्हणून जगायचं असेल तर entertainment याला आपण याकडे आपल्याला दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही. जे काही असतील जे काही गोष्टी तुम्हाला

आणि आपले जे छंद आहेत ते सर्व जोपासयला पाहिजेत असं मला वाटतं. माणूस म्हणून जगायचं असेल तर entertainment माणसाच्या आयुष्यातील खूप खूप महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं यावर तुम्ही काय म्हणाल? हो sir ते खरंय, तुम्ही म्हणले ते अगदी बरोबर आहे. अं entertainment हा जीवन जगताना प्रत्येकाच्या जीवनातला खूप महत्त्वाचा point आहे. आणि प्रत्येकाने याकडे लक्ष देऊन स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा जीवन आनंदी आणि सुख, समाधानी बनवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यक्ती जर फक्त काम करत राहिला तर त्याचा मानसिक आरोग्य देखील खालावू खालावू शकत. यामध्ये तो depression Schizophrenia यांसारख्या विविध आजारांना बळी पडून स्वतःच तर मानसिक आरोग्य धोक्यात ठेवतो परंतु त्यात बरोबर त्याच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींचे देखील आरोग्य तो धोक्यात ठेवतो. यामुळे entertainment करून स्वतः आणि आपल्या परिवाराचा जीवन आनंदी आणि सुखी समाधानी जगण्यासाठी प्रत्येकाने entertainment हा विषय आपल्या जीवनामध्ये आणलाच पाहिजे. By sir. नमस्कार! hello प्रनाली hi hi hi अमित काय करतोय? काय नाही बाबा बसलोय. काय चाललय तुझ? कशा चालल्या तुझ्या सुट्ट्या सध्या? काही नाही मी निवांत, मजेत चाललय माझं. तु काय म्हणतोस खुप दिवसांनी phone केलास. आरे हो आरे काही नाही सहज phone केला. म्हटलं चला सुट्ट्या पण लागल्या आहेत आपण सुट्टीच college ला असताना खुप धमाल करायचो म्हटलं चला यंदा आता jobs मध्ये असल्यामुळ सुट्या आपल्या थोड्या कमिच आहेत. म्हणून म्हटलं प्रणालीशी एकदा बोलुयात. हो हो आरे ते तर दिवस वेगळेच होते. आता job ते लागल्यापासून प्रत्येकाच सर्वेजन इतके busy झालेत प्रत्येकाच्या सुट्याचं timing वेगळ. त्यामुळ असा वेळच नाही भेटत आरे तरी तुला तु काय म्हणतोस? कुठे आहेस आता सध्या? आरे काही नाही बाबा मी पुण्यालाच आहे. त्याच्यामुळ म्हटलं चला अं तुझं कसं चाललय नाशिक मध्ये? मी पण माझ ही छान आहे. छान चालु आहे नाशिक मध्ये आता सध्या job करते आहे. आता सुट्ट्या आहेत सध्या एक महिनाभर तरी. मला तर आरे मी सी को म्हणजे शिकवायला आहेना college मग आता काय

आरे वा वा वा बरंं आहे बरंंआहे. मग काय सध्या नविन pictures वगैरे बघितला की नाही कुठला? आरे नाही रे मला नाहिच जमलं तु येणा इकडे. तुला जर सुट्ट्या असतील तर एक दोन दिवस मस्त पैकी कुठे तरी फिरायला जाऊ picture बघायला जाऊ. तसं ही आपण college मध्ये असताना किती वेळा movies ला वगैरे जात होतो. आता तर जमतच नाही. तु ये आपण जाऊ नक्की. आरे हो तस पण आपण college ला असताना किती तेव्हा मस्त मस्त movies यायचे आता तर हल्ली movie corona नंतर बघना तु movie चा sequice किती कमी झाला आहे. हल्ली अगदी दोन तीन महिण्यामध्ये कुठला तरी एक picture release होतो आहे. तेव्हा तर आपल्या वेळेस किती मस्त मस्त सलमान खान, शाहरुख खान, अमिर खान एक से एक super hit picture येत होते. आता सध्या picture थांबले हो की नाही? आरे हो ते corona मुळे theaters वगैरे बंद म्हणजे picture सगळे online च आहे. OTT वर release व्हायला लागलेना. त्यामुळ ते theater मध्ये जाऊन बघण्याची मजा त्या सगळ्या गोष्टी कमीच झाल्या आरे. पण तरी सुद्धा हळू हळू सगळ व्यवस्थीत चालु आणि theater मध्ये जाऊन बघण्याची जी मजा असते. आता तुला तर आठवतना? आपण किती films theater मध्ये जाऊन बघितल्यात miltyplex ला. एक एक picture तर multyplex मध्ये बघण्याची जी मज्जा आहे. ती तर आजी म्हणजे आसं घरी बघुन किंवा असं mobile वगैरे बघण्यार मज्जा नाहीए. ते theater मध्येच ते वातावरण त्या वातावरणामध्ये बघण्याची ती मज्जा वेगळी आहे.

मग आरे का नाही आठवत? ती आपण अं म्हणजे house full picture असेल तर आपण लगेच online check करायचो लगेच दुसऱ्या theater ला जवळच्या जायचो. किती धमाल किती, आणि ते book my show वरनं तर आपण नेहमीच अं म्हणजे screen समोरचे ticket book करायचो. किती धमाल म्हणजे. college ला पण आपला half day की शंभर टक्के आपण picture ला जाणार म्हणजे जाणारच शुक्रवारी किंवा शनिवारी. हो तुला आठवतय का आपण theater मध्ये मी शिवाजी राजे भोसले film बघितली होती. त्या वेळेस तर किती मजा आली होती ती तो picture बघताना. कसला भारी वाटला होताना? आणि ते theater मधल वातावरणच वेगळ असतं. आठवलं आठवलंं आक्षरषः त्या theater मध्ये काय ते म्हणते छत्रपती शिवाजी महाराजकी जय च्या घोषना. आणि ते इतक छान झालं होतं ते आपण मस्त पैकी तो picture पुर्ण पणे enjoy केला. ते sound ते music ते शिट्ट्या, टाळ्या हे एकसे एक पोवाडे पण वा वा वा खरच तु आज खुप मस्त आठवन काढली त्या आपल्या चित्रपटाची. हे म्हणजे story based picture आहे. खुप भारी वाटलं. आरे तु आता movies ची आठवन काढलीस मला तर एक एक आपण ती बघितलेल्या film आठवताहेत. ते horror film ला तर आपल्या सगळ्या आपण सगळा friend group गेलो होतो. त्यातल्या त्यात त्या आनिताला ती किती घाबरते. पुर्ण रडायलाच लागली होती ती film बघता बघता. तिला एवढी घाबरली होती. ती आपण horror film कुठली बघितली होती रे? hollywood ची आठवतय का तुला? Anabela काहितरी नाव होतना त्या film चं. नाय बाबा मला specific नाव नाही आठवत. पण आपण गेलेल्याच आठवत नक्की. पण हा यार खरच म्हणजे कधी कधी horror pictures बघितलेना मी तर बु तिथं theater मध्ये बघनं म्हणजे तर शंभर टक्के माणुस घाबरतोच कारण sound systems आणि त्या गोष्टी कधी कधी तुला सांगु का आम्ही laptop जरी माझा picture बघत बसलोना horror तर मला सुद्धा हासु नको तु पण मला खरच भिती वाटते. आरे हो तु पण घाबरटच आहेसना, तुलाही भितीच वाटते. पण आरे theater मध्ये बघण्याची एक मज्जाच वेगळी असते. आणि hollywood films म्हणजे आता Jurasic Park म्हण Anaconda म्हणजे ज्या अशा real live म्हणजे एकदम real असल ते three D वगैरे. आता तर नविन नविन technology आल्यात three D त्याच्यामध्ये ते बघनं म्हणजे ते अक्षरषः आपण live बघतोय. आशा type मध्ये असतातना. म्हणजे ती एक मज्जाच वेगळी आहे रे. खुप miss मला तर कधी कधी खुप आठवन येते तुम्ही म्हणजे आपण college मध्ये सगळे जन एकत्र मिळून आन ती सगळे मिळून जे theater मध्ये जे मजा असते बघण्याची ती काहितरी वेगळच असतेना रे. हो आरे ते आहेच. आरे आणि तु म्हटली मगाशी घाबरट आहे तर घाबरट आहे असं नाही बर का पण आज काल जे horror picture असतातना ते three D त्यांनी अं technology वापरलेली असते. त्याच्यामुळ काय होतं त्या सर्व्या

हो आरे, आरे तु येणा नाशिकला आपण जाऊ. ते ह्याला वाटलस तर आपण एक छोटस get together करु आपले college चे सगळे friends परत एकदा एकत्र येऊ. मस्त पैकी movie ला वगैरे जाऊ. किंवा घरात सुद्धा होऊ म्हणजे घरात सुद्धा एखादी movie एक छोटासा get together करु movie वगैरे बघु. तुला कुठल्या आवडतात आणि कुठले कुठले movie वगैरे अता आवडतात का नविन कुठले. किंवा काहितरी change झालाय का तुझ्या आवडी मध्ये? मग मग आरे नक्कीच movie आता सध्या मी web series आणि सुट्ट्या job मुळे तर आहेना movie वगैरे आता एवढ्या आपले basic जे छंद होते आपले एवढ आता होत नाही. पण नविन नविन comedy shows आणि माझा favorite show तर तारक मेहता आहे. घरी आलो की relax job वरुण थकलेलो असतो. मस्त पैकी घरी येतो आणि तो साडे आठ वाजता show असतो तो लावतो नी relax मस्त पैकी तो show आपल्याला पुर्ण वेळ हसवतो माहिती आहे का. त्याच्यामुळ आता असच picture वगैरे आता सध्या कुठला छान चित्रपट आलाना तर तो नक्कीच आवर्जुन theater ला जाऊनच बघतो. आणि बघु नाशिकला आता तु म्हटली get together क तर मला ही वाटतय की छोटसं get together कराव आणि in house party पण आपली होईल छान. सर्वे friends वगेरे तुला पाव भाजी खुप छान येते. त्याच्यामुळ तु पाव भाजी बनवशील वगैरे मग आपण मस्त enjoy करु. picture ही बघु आणि नाशिकमध्ये खुप भारी भारी ठिकाण आहे तिथ फिरायला पण जाऊ शकतो.